अरे

अस काही पन बघाले लाऊन बापा.

नाही अस काही कधी नसलेली बर बा मी तर शिकवलं माझ एक फ्रेंड आहे डोळा मारच शिकवलं मी मस्त डोळा मारते ती आता.

छान छान छान अस काहीं पण अस काही पण नाही शिकवायेची.

हो तुला एक गण संगुका मला एक गान आठवल्य. तुझ आवाज आयेकून फक्त इतले सगळे पळून नाही गेले पाहिजे बस. तू तर

ठीक अस म्हणतो मला मंगल आष्ठ शिकलो मी माहित आहे मी. आग आयेक ते लोक म्हणू मला तू लई हवीन मग नको तू आईक फक्त.

हयेकी नाही?

हे बग आता बग मी कशा म्हणतो संपूर्ण मंगल आष्टक म्हणतो एकादमात. दूसरे आईक्तील तर लई हसतील बग. स्वतिक श्री गणनायककंम गजमुखम मोरेश्वरमं सिद्धीतम बलालो. मुरडम विनयेक कम हम हम्म चिंता मनी स्तेवर्म नेन्यात्री गिर्जास मकम सूर वधम भूनेस्वराये अधर्म ग्रामो रजन स्वास्ति तम गणपती कुरया साधा मंगलम गंगा शिंधू

मन मन पहिला पहिला कडव परत म्हणून दाखव मला ते चांगल वाटे पाहिलं कडव मन परत. मला हे खूप भारी वाटे माहित आहे का? गंगा, शिन्धू, सरस्वती च यमुन गोदावारी, नर्मदा कावेरी शर्यू महेन्द्र तनया शर्मन वती वेदिका

आवाज गेला आला, पूर्ण पुरने जर्हीव समूद्र सरिता आजून एक गान होत मला आजून एक आवडतो माहित आहे का आता तू मन

जिंगणं लाऊ हम्म बर बरय अं ठीक ये हा हा चालते मग बाकी काय? बाकी काहीच नाही एकदम मजेत मला लग्नान करायेच लवकर. कर कर म्हणून ते मंगलआष्टक पाट कुरन घेतल का? हो हो तुला माहित आहे का माझ्या लग्नाना मध्ये मी सगळ्या चांगल item कोनता ठेवीन, पाणी पुरी. अं वा वा ठेव ठेव पाणी पुरी ठेव फ्री मध्ये. फ्री लग्ना मध्ये विकत थोडाई जेवण भेटना आहे? बर बर चालते.

मला कंटाळा आलारे खूप आता. कंटाळा नको येउ देऊ थाम तिला पाहेय त्या आसीला इकड बग थाम आसीला काय नाव आहे तीच तृपती? काय माहित काय आहे भूपती का तृपती का. वाकडी नव्हत तीत वाकडी ठीक चालतंय चालतंय. हा हा चालतंय. सरदार पटेल यांची तब्यथ आणि वय कमी असूनन ही सयुक्त भारत निर्माण करण्याचा मोठ्या उदेश्या कडे दूरलक्ष केले नाही. भारताचे पहिले गृह मंत्री आणि पंतप्रदान म्हणून सरदार पटेल यांनी सुमारे पाचसे बासष्ट संस्थांचे भरतिये संग राज्यात एकीकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली. अनद्राव नकोर, हेदारबाद, जुनागढ, भोपाळ आणि काश्मीर सारखी काहि संस्थे भरतामध्ये सामील होण्यात प्रतिकूल होती. सरदार पटेल यांनी संथाणाची सहमति निर्माण करण्यासटी अथक परिश्रम घेतले परंतु आवश्यक तिथे तांम, दाम, दंड, भेद या पद्धतीचा वापरण्यासटी मागे पुडे पहिले नाही. सरदार पटेलांचे असे मत होते की जर आपल्या कडे सांगली भारतीय सीमा नसेल तर, आपल्याला अखंड भारत मिडणार नाही. त्यांनी नवाबशहाशील जुनागड आणि निजामनेशहाशील हेदारबाद या संथाणाना जोडण्यासटी बडचा वापर केला होता. दोगाणी ही आपल्याणी राजे भारत संगात विलू करू नये अशी त्यांची इच्छा होती. सरदार वल्लभभाई पटेलयांनी british भारतिये विभागात तह संस्थाणा जोडले आणि भारताचे बालक वितरण रोकले. स्वतंत्र भारताला आपली नगरी लसकरी प्राशाषकीय नोकरसाही चलवण्यासटी पोलादी चौकटीसी आवश्य आहे या वस्तूची पटेल यांना जाणीव होती. संघटित कंमक आधारित सैन्या आणि पद्धतशिर नोकरीसाई या सारख्या संस्थातमक यंत्रवेरील त्यांचा वर विश्वास वरदान ठरला.

उद्देश आज ही तिथकेच समर्पक आहे जिथके त्या वेडेचे. वर्धा येते पंदरा जानेवारी एकोणविशे बेचाडिश रोजी झालेलल्या AICC अधिवेसनात गांधीजिनि ओपचरीक पणे जवाहरलाल नेहरूणा त्यांचे राजकीय उत्तरअधिकारी म्हणून निउक्ती केले. गांधीजीच्या शब्दात सांगाचे तर राजाजी नाही, सरदार वल्लभाई नाही तर जवाहरलाल माझे उत्तरधिकारी असतील. मी गेल्या वर ते माझी भाषा बोलतील. अश्या प्रकारे असे दिसून येते की नेहरू ने भारताचे नेतृत्व करावे असे गांधीजी शिवाय इतर कोणीही नसून जन समाज्यान पासून वेगळे होतो. पटेल यांनी नेहमी गांधीचे एकले आणि त्यांचे पालन केल. ज्यानि स्वतंत्र भारत कोणते ही राजकीय महत्वकांशी नाही.

जागा विषयई एक व्यापक द्रूष्टीकोन असून ही पंधरा पैकी बारा pcc ने पटेलयांना कॉँग्रेस अध्यकक्ष म्हणून पसंती दिली. हे गुप्तम कार्यकारी संगठात आणि नेता या नात्याने पटेलयांच्या गुणाची सर्वत्र प्रशंशाता झाली. जेव्हा नेहरूणा pcc च्या निवडणूनकी बदल कळले तेव्हा ते शांत राहीले महात्मा गांधीणा वाटले की जवाहरलाल दुसरे स्थान घेणार नाही, आणि त्यांना पटेल यांना कॉँग्रेस अधेकक्ष पदासाटी उमेदवार मागे घेण्यात संगितले. पटेलयांना नेहमी प्रमाणे गांधीचे पालन केले. नहेरूनी एकोणविशे छेचाड मध्ये जे वी कृष्णपालानी यांचा

हे जवाहलाल नेहरू होते ज्यानि दोन september एकोणविशे छेचाडीस ते पंधरा august एकोणविशे सतेचाळीस पर्यन्त भारताचा अंतरिम सारकाराचे नेतृत्व केले. नेहरू पंतप्रधाच्या अधिकाराणसह white house च्या कर्मचारी परिषद चे उपाअधेकक्ष होते. वल्लभभाई पटेलयांनी परिदेसेत दुसरे सर्वात शक्तीसाली पद भुसवले. हे ग्रह खात्याचे आणि माहिती व प्रशारण विभागचे प्रमुख होते. भारत स्वतंत्र मंत्री मंडळात समीत होणार संगणार पत्र लिहिले. नेहरूनी मात्र पटेलयांना मंत्री मंडळाच्या सर्वात मजबूत अध्याय सोमर मानत असल्याचे संकेत दिले. पटेलयांनी निर्विवाधी निष्टा आणि भक्तिचि महिम हमी देत उत्तर दिले त्यांचे सयोग अतूट आहे आणि त्यांच्यात त्यान्ही ताकत दिले. असे ही त्यांना नमोद केले होते. नेहरू आणि पटेल एक दुडमिड सयोजक होते ते एकमेकाना पुरत होते. भारतीय राष्ट्र कॉँग्रेसच्या दोन महान नेत्यान मध्ये एकामेकचे कौतुक आणि आदर होततात.

विचारन्चा विचार केला जात असेल पण पाटेलांचा विचारधार उजव्या बरोबर होत्या. हे होते नेहरू आणि पटेल यांच्या एकोणविशे पन्नास मध्ये कॉँग्रेस अध्यक्ष पदांच्या उमेदारच्या निवड वरुण मतभेद नहेरूनी जेवी सुकलाजी यांना पाठिंबा दिल. पटेल यांची निवड पुरुषोत्तमदास तंडण होतो. शेवटी सुकलाने यांचे पाटेलांचे उमेदर पुरुषोत्तमदास यांनी पराभव केला. तेरा november एकोणविशे सतेचाळीस रोजी भारताचे तत्कालीन पंत प्रधान सरदार पटेल यांनी सोमनाथ मंदिरच्या पूर्ण वर्धिनिच्या तपक्ष घेतली. सोमनाथ पूर्वी अनेक वेळी उद्ध्वस्त व बंदला गेला होता. या वेळच्या अवशेषतून पूर्णनृतहाणची कथा भारताच्या पूर्णनृतहानच्या कथेचे प्रतीक असले हे त्याला वाटले. गांधीजीचा हॅते नंतर ते मानले, मी त्यांच्या आव्हानचे पालन करणाऱ्या लाखों लोकं प्रमाणे त्यांच्या एक आज्ञाधारक सैनिक असाल्या शिवाय मी कही नसल्याच्या दावा करतो. एक काळ आशा होता की सगडे मला त्यांचा अंधडा अनुयाई म्हणयाचे. पण त्याला आणि मला दोगान्हा महित होते की मी त्याचा पटलाक केला करण आमची समजूत वडली आहे. आत्मनिर्भरता हा पटेलचा आर्थिक तत्व ज्ञाचा मुख्य सिद्धांत होता. त्यांना भारतात लवकर औधोगिकरण करण्याचे होते. व त्या संसाधणी वरील अवलंबीत कमी करणे अति आवश्यक होते. पटेल यांनी गुजरात मधी सरकरी चडवडीणा मार्ग दर्शन केले आणि कैरास जिल्हा सरकारी दूध उत्पादक संगाची स्थापना करण्यात मदत केली. जी संपूर्ण देशा भरील दूधध व्यवस्यासाटी game changer ठरले. सरदार समाज वादच्या घोसनाणी प्रभावाई झालेत आहे आणि भारताने संपत्ती निर्माण करण्याची गरज काय आहे? ते कसे सामाजिकिय करावे यावर वाद विवाद करणाऱ्याची आधी अनेकदा ते बोलत होते. सरकारासाटी त्यांनी भूमिका मंडली ती कल्याणकरी राज्याची होती. परंतु इतर देशनी विकशाच्या अधिक प्रगत टप्यनवर ते काम घाई घेतले आहे आणि त्यांच्या लक्षात आले. गुरु अंगद देव जी पंधराशे एकोणचाळीस अध्यापक द्वितीय गुरु अंगद साहेब जी पंधराशे बावन मध्ये सीख संघाचा मार्ग दाखवला त्यानंतर मुगल सम्राट हुमायुने भारतावर राज्य केले गुरु अंगद देवजी

गुरु अंगद देव जी यांनी ही जबाबदारी अतिशय प्रेमाने पार पाडली आणि सिख धर्माला बळ दिले. गुरु अंगद देवजी गुरु अंगद देव जी जिन्म हेतील जिल्हा पिळजपुरिया मातादी शरद या वडिलांसोबत पेरूमाल परिहल्लासह गावाला हरीहरी गावाला खडूस चरसह बत बस्ती करता करते खबी काय देवी चांडरजन्म हे तील गायब संघभर समिति कुदुरत गुरु अंगद देव जी बहुलेख नाजी बहिलेहणाजी त्यांच्या बालपणात काळजी घेण्यात सक्षम होते आणि त्यांचे पालन पोषण हे चांगलेच होते ते पाकची भाषा शिकले होते सो धुरी तखत मालर मट नेत्य हाले तो सुख तो सहुरेकर परी यालर बाहे संग्र हले जे नियम देय लेख थाईल आयात तोवा आयात तोवा आणि दासू आरू दासो

बिरले गयचील एक एक एक पाच दोन सहा. भाऊ लेण्याची कशामुळे प्रभावित झाले? सर्व लोक तिथे यात्रेला जात असत आनंद नेहमीच असतो.

मला दिसते इच्छा जाणवली माघालेली कामे करून वसाहत उभारून घरची कामे करून प्रचार प्रसिद्धी आणि जनसेवा करू

वक्ता कामना क्रोध लोग अशक्त अहंकार सेवा ध्यान

संयम आणि जबाबदाऱ्यांनी भरलं असतो. गुरूंची इच्छा स्वतःची मर्जी स्वतःची इच्छा स्वतःची इच्छा असली तरी त्यांना भेट दिला नाही तेथे गुरू चहा जी गुरुगडी आदिन गुरुनानक चहाबे भाई पोखरे गुरु सहाबकर यांनी गोटे मंडळाच्या आदेशाचे पालन केले गुरु अंगदेवजीनी प्रार्थना केली परंतु आदेश पाळला नाही. गुरु अंगद देवजी यांनी प्रचार सुरु करण्याची सूचना केली. हृदयाची संपत्ती आणि मृदुबद्धी सारखीच असते मी प्रत्याने समाधानी राहलो तर मला गुरूंचा पुठ्ठा हवा आणि गुरूंची आज्ञा मला खाली असे वाटायची

राजकीय सामर्थ्याने आशीर्वाद गुरु गोविंद साहेब यांचे मन बदलले त्यांना सूर धैर्य अत्याचार आणि विरुद्ध बोलणे शिकवले तुला शहीद होण्यासाठी गेला

वर हीज यांच्या आशीर्वादाने मुलगा झाला आपल्या मुलाच्या आगमनाची बातमी मिळाल्यावर साहेब माडे येथे उपदेश करण्यात मग्न होते आणि तेथे त्यांनी हरगोविंद यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्याची निश्चय केले कारण त्यांना आपल्या मोठ्या भावाच्या स्वभावाची चांगली जाणीव होती ते सुमारे दीड वर्ष बादलीमध्ये त्यानंतर गुरु अर्जुन साहेब यांनी कुटुंबाला अमृतसरला बोलावले राजा सहावा आणि सिंहासन कधी मिळाले पंचवीस मे सोळाशे सहा रोजी बाबा बुधाजींनी भक्तीला शक्ती श्री जोडला तर त्यांच्या वडिलांना चांगल्या प्रमाणे दोन तलवारी एक मे एक सोहळा पूर्ण केला. बाबा बुद्धाचीनी प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा तो म्हणाला मी तुमच्या आशीर्वादाने जन्माला झालो आलो आहो आणि तुझ्या आशीर्वादाने मी दोन तलवारी स्वीकारलेल्या आहेत यापुढे धर्म आणि गरिबांसाठी एक तलवार आणि जुर्मांसाठी एक तलवार इस कारण गुरगाडीचे इच्छा पूर्ण झाले गडी नसती तरी बुद्ध अब्दुल्ला नाथू मार्ले यांनी गायले होते. ज्यात सद्गुरूंचे गिरीरा रोहन कौशल्य तलवारी वापराद्वारे व्यक्त केले गेले होते आणि पगडी सुद्धा धांग्यांच्या विरुद्ध आहे दोन तलवारी दोन तलवारी एक मिरची एक पिपरी अजमत एक राज्य वजीर ने संरक्षण सुरक्षित केले पाहिजे काळजीची मुलगी दीदी कोल्हे सिख धर्माची भक्त बनली तेव्हा कालीला कळले तेव्हा त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला अमृतसंच गुरु साहेब तिला एका वेगळ्या घरात घेऊन गेले तिथे तिने सेवा स्मरण केले आणि रात्रंदिवस आरामात राहिली ते असे की माझे नाव या जगात काही काळ टिकेल गुरु साहेबांनी मला अटल यांच्या खाली नावावर खालची गादी दिली गाव भगवानदास यांच्या घराला देण्यात आली

प्रचार करत असताना कोरा भुलारांची भरलेल्या माळी गावात पोहोचली आंधळ्या भुलांकडून आम्हाला थोडी जागा द्या हे गुरु साहेबांनी मुलांना थोडी जागा देण्यास सांगितले पण त्यांनी नकार दिला. रात्र पर्यंत तिथे खुश करून तो किल्ला घेतला आणि गावचे नाव मेहरार ठेवले एके दिवशी हरू गुरु गोविंद साहेब आपल्या चार मुलांना यांना घेऊन बाबाजी चंद्र यांना भेटायसाठी बर्फ गावात घेऊन गेले बाबाश्री चंद्र यांनी विचारले तुम्हाला किती मुल आहेत गुरु साहेब म्हणाले की माझ्यासोबत चार मुले आहेत त्यात बाबाजी म्हणाले आम्हाला उदासीन आवाजासाठी मुलगा द्या एक गुरु साहेबांनी गुरु गीताई यांना त्यांच्या सेवेवर नियुक्त केले बाबा श्री चंद्र गुरु म्हणाले मग तुमच्याकडे थोडे तपास आणि फकीर आहेत आमच्याकडे तेही हा आहेत घेणे तेव्हापासून बाबा गुरु त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्यात व्यस्त राहले अमृतसर ची लढाई सोळाशे अठ्ठावीस अमृतसर जवळ एके दिवशी सम्राट शहाजहान आपल्या बाजीरांसोबत दरबारी शिकार खेळायला आला शहाजहानच्या एक बाग शिकाऱ्यांच्या हाती लागला मग त्याची तो मालमत्ताच बनतो शिखांची नवस केला नाही

गुरु साहेबांच्या लढायची तयारी नसली तरी सिख यांच्या शत्रू इतका भयंकर वाटला मुघलांना मैदान सोडून गुरु साहेबांच्या घंटे मफलीस खान सोबत धाबावे लागले. तो मारला गेला आणि सव्वीस जेठ आणि सोळाशे अठ्ठावीस रोजी महिलांच्या घरी सैनिकांचा मृत्यू झाला त्यांचा पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला होता तर म्हणूनच त्यांचा पराभव त्यांच्या विरोधात होता ज्यांच्याकडे सरकार नाही सरंजामही नाही एकशे पन्नास. वर्षाच्या दडपशाहीचा सामना केला नाही तर सामान्य माणूस निरुद्ध असतात. करतारपूरची लढाई सोळाशे तीस यानंतर गुरु साहेब करतारपूर रोहिला गावात आले चौधरी भगवानदास यांना येथे राहू देणार नाही भगवानदास एका भांड्यात

पोरांची लढाई म्हणतात गुरु साहेब यांनी या विधीने निषका केंद्रीय मिळवली गुरु हर गोविंद साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते या जगातला कोणत्याही शस्त्राला टक्कर देऊ शकतात हे त्यांना मोठे झाले आणि त्यांना समजलं आणि या विज्ञानानंतर गुरु साहेबांनी जोडी सोडले गुरु साहेबांच्या छोट्या सणाला पकडांसाठी पाठवले गेले आणि आणि लाना देशाच्या पराभव झाला न्याथिन्नन युद्ध सोळाशे बत्तीस या लढाईचे कारण असे होते की बही विधी चंदेयाने लाहोर प्रांताने हिसकावून घेतलेल्या काबिल पक्षांसोबत गुरु साहेबांसाठी लाहो किल्ल्यावरचे कोडे परत आणण्यात आले होते युद्ध कलेसाठी प्रसिद्ध असलेले गुरु साहेब जिंकले तर युद्धात त्यांचा एक घोडा मारण्यात गेला करतारपूर ची लढाई सोळाशे चौतीस महाराजांच्या युद्धानंतर गुरु साहेब करतात गुरु साहेबांकडे एका गावातील भदे काही पठाण सेवक होते त्यात पेंडेखाणे यांचा समावेश होता त्याने आपल्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवले आणि त्याला सखोल निष्कर्ष शिक्षण दिले एक त्याने त्याला त्याच्या सैन्याचे प्रमुख बनवले साहेबांच्या युद्धात मोठे सामर्थ दाखवले एक गुरु साहेब त्यांच्यावर खूप आनंदित होते एक त्याला अभिमान होता मला आश्चर्य वाटू लागले की गुरु साहेबांची शक्ती माझ्या मागे आहे का एक गुरु साहेबांनी सेवेतून माघार घेतली आणि आणि बादशहाचे सेवक झाले आणि सम्राटला गुरु साहेब विरुद्ध मजबूत सैन्य पाठवण्यात दौऱ्यात केले महाजन मुकलीस हंसा बहु आणि तहलि साहेबांच्या यांच्या युद्धात गुरु साहेबांकडून मारण्यात गेला गेलेला कालीद खान याने पन्नास खुदेसांनी सैन्य पाठवले एक सिखांनी एक मोठे शौर्य दाखवले एक सिख धर्म आणि गुरु साहेबांसाठी लढले पण पठाण फक्त पगारासाठीच लढले एक गुरुतेक बहादुर यांनी या युद्धात शौर्य दाखवले बहादूर विधान एक थे दीर माळाने विश्वासघात केला एक मध्यरात्री त्याने पांडे खान वर हल्ला करण्याचा संदेश पाठवला एक पांडे खान सैन्यासोबत आला आणि आणि एक लढाई बराच काळ चालू राहिली एक गुरु साहेबांचे अठराशे सैनिक होते त्यापैकी सातशे शहीद झाले शेवटी गुरु साहेब पांडे खानला म्हणाले तू त्या माणसांना मेला का म्हणतोस तुझा राग माझ्याशी आहे ही माझ्यासोबत युक्त आंदोलन कर एक गुरु साहेबांनी त्याला तीन वेळा मारले तीन वेळा अपयशी ठरले साहेब पहिल्यांदा घाई झाली आणि गुरु साहेबांच्या पाया पडले आणि पांडे खान आता तुझी लेखी वाचण्याची वेळ आली आहे पदर खान म्हणाला तुझी तलवार माझी पेन आणि दाता आहे

मोक्ष त्याने सुरत श्वास घेतला उन्हाळ्याच्या सूर्या त्यांच्या चेहऱ्यावर तडपत होता गुरु साहेबांनी अतिशय प्रेमाने त्यांच्या चेहऱ्यावर ढाल फेडले आणि सावली केली मुसलमानाने सैन्य दफन केले आणि किरतपूरकडे गुत केले पराभूत होऊन सैनिक पुन्हा एकत्र आले आणि भगवान जवळ लढले चार युद्धांचा विजय किरतपूर सेंट्रल सी केंद्राच्या स्थापनेवर सिख दुरावा पसरला पीर फकीर गुरु साहेबांचे दर्शनासाठी आलेख धर्माचा प्रचार करण्यासाठी गुरु साहेब युद्धामध्ये दुखी नाही होते

भारत देशाची माहिती जगामध्ये भारत देश हा परंपरा आणि संस्कृतीसाठी प्रसिद्धी आहे. आणि भारतीय संस्कृतीच्या जगभरामध्ये मान दिला जातो.

परंपरा, विधी, मूल्य, श्रद्धा. भारतीय संस्कृती साडेचार हजार वर्षापूर्वी सुरू झाली आहे आणि भारताने विज्ञान, गणित, कला, कला, वास्तुकला आयुर्वेद आणि महाकाव्य यामध्ये जसेजसे दिवस तर सरतील तसे तसे लक्षणीय प्रगती केलेली आहे. चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतीय संस्कृती इतर देशाच्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. भाषा, धर्म, अन्न, स्थापत्य कला, वस्त्र, नृत्य, संगीत, महाकाव्य, शुभेच्या, सण, उत्सव या सर्व भिन्न भारतीय संस्कृती आहेत. आपला भारत देश हा जगातील सातव्या क्रमांकावरील देश असून भारत देशाची बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ठ चौरस किलोमीटर इतके आहे. भारतीय सरकार हे एक संघराज्य प्रजासत्ताक आहे. आणि राज्याच्या प्रमुख राष्ट्रपती हा असतो. आणि सरकारच्या प्रमुख पंतप्रधान हा असतो. भारताची अर्थव्यवस्था ज्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती विनामूल्य किंमत प्रणालीमध्ये निर्धारित केल्या जातात. भारतीय सोशल पॅसिफिक व्यापार करार आणि दक्षिण आशिया या प्रादेशिक सहकार्य संघटना संघटनेचा सदस्य आहे.

पाच त्रिपुरा, सहा अरुणाचल प्रदेश, सात महाराष्ट्र, आठ हरियाणा, नऊ पंजाब, दहा उत्तरप्रदेश, अकरा आसाम बारा हिमाचल प्रदेश, तेरा राजस्थान, चौदा मणिपुर, पंधरा उत्तराखंड, सोळा बिहार, सतरा झारखंड, अठरा मेघालय, एकोणावीस सिक्किम वीस पश्चिम बंगाल, एकवीस छत्तीसगड, बावीस कर्नाटक, तेवीस मेझोराम, पंचवीस तामिळनाडू, सव्वीस केरळा, सत्तावीस नागालँड, अठ्ठावीस तेलंगणा. भारतात हिंदी, इंग्रजी, बंगाली, कनाडि, कोकणी, गुजराती, तमिळ, आसामी, काश्मिरी, मल्याळम, संस्कृत सिंधू, उर्दू, मैथली, नेपाळी, पंजाबी अशा शेकडो भाषा बोलल्या जातात. भारतीय संविधानात बावीस भाषांचा उल्लेख आहे. भारतातील बहुतेक लोक हिंदी भाषा बोलतात.

भाषा बोलल्या जातात. जसे की महाराष्ट्रामध्ये मराठी, कर्नाटक राज्यामध्ये कन्नड, गुजरातमध्ये गुजराती, तमिळनाडूमध्ये तमिळ. धर्म हिंदू, बौध्द जैन, इस्लाम, शीख, ख्रिश्चन हे भारतातील मुख्य धर्म आहेत. म्हणजेच भारत देशामध्ये सर्व धर्माचे बांधव अगदी आनंदाने राहतात. म्हणजेच हे सर्व धर्म आणि संस्कृती एकोपा आणि शांततेत राहतात. भारत हा देशांमध्ये जरी विविध धर्माचे लोक राहत असले तरी हिंदू धर्म हा

आणि देवता वर श्रद्धा ठेवतात. भारतात विविध धर्म, संस्कृती आणि सभ्यता असलेले अठ्ठावीस राज्य आहेत. ख्रिश्चन धर्म ईशान्य तसेच दक्षिण भारत पश्चिम भारतात पसरलेला आहे.